हे एक देविचा मंदिर टाइप आहे साइड ला झाडे वगैरे आहे त्या नंतर तिथ वायरिंग आहे.

ते इंडिका आहे वाशिंग मशीन ची साइट आहे त्या नंतर त्याच पुढन अस एक चाक वगैरे गेलेले आहे त्यानंतर रस्ता आहे त्यानंतर दोन तीन माणस जात आहे.

ते खूप मोट्ठ अस पानी आहे त्यानंतर साइट ला पूल असा पूल बांधलेला आहे.

याच्या नंतर एक वायर दिसते तिथे ते रंग-बिरंगी डब्बे ठेवल्या सारखे आहे तिथे त्याच्या नंतर शांत वातावरण--

त्याच्यानंतर तिथे अशी एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग ला निळा कलर देलेला आहे सगळं लोखंडाचा आहे इथे.

इथे स्वराज नावाची दूध डेअरी आहे. या प्रकारे आपल्याला इथे कैरेट दिसतात दुधाचे. त्यानंतर चोकलेट वगेरे किराणा दुकान पण आहे.